या चित्रामध्ये गार्डन आहे गार्डनमध्ये गाडी उभी आहे गार्डनला गार्डनला कुंपण आहे गेट आहे.

चित्रामध्ये एक क्लासरूम आहे या क्लासरूम मध्ये हा ए.सी. आहे लाईट आहे सी.सी.टी.वी. कॅमेरा आहे.

फळ्यावरती फोटो लावलेले आहेत बेंच आहे बेंच वरती बॅग दप्तर आहे.